ते आठवला ना आम्हाला, तर अजूनही हसून-हसून जाम होतो आम्ही. बापरे, बराच मजेदार किस्सा होता.

हा तिथं college केलं मी. अच्छा, अच्छा, अच्छा. माझं तर काही नाही, माझे जे school मध्ये होते. मग तेच friends मला continue college मध्ये पण झाले. आणि मी first to fourth म्हणजे जे primary होतं तर ते school मध्ये जे friends माझ्यापासून लांब गेले होते, तर ते पण मला college पुन्हा मध्ये भेटले. मग तो

आनंद खूपच छान होता. अगदी वेगळा आनंद होता तो.

खूप जास्त strict आहे सटाणाच. खूप जास्त strict आहे. हो मग अह त्यात ती भीती होती. मग मनात की कसं होणार आहे. काय होणार आहे. आपण तिथे जाऊ. कसं ते teachers आपल्याला, अह React करणारे. आपण त्यांना काही questions केले, तर ते कसं काही त्याला react करणारे त्याला answers देतील की नाही? मग हळूहळू मग college ला जात गेली. आणि main thing म्हणजे आमची COVID batch होती ना. So त्याच्यामुळे मग अह काहीही percent मध्ये आमचं online lectures झाले आणि काही percent offline झाले. आणि मग offline झाल्यानंतर, मग अह थोडे काही दिवस गेले असेच. अह कोरोनामुळे खूपच आपलं हे झालं, म्हणजे

काही lectures कळाले पण नाही. त्यात online col~ अह college वगैरे. समजलं पण नाही म्हणजे education चे एवढे दिडदोन वर्षात आहे ना खूप म्हणजे हे झालेलंय. काही समजलेलं पण नाही आहे. आणि काहीच नाही.

हो, हो. जरी म्हणत होते की आपण online lectures घेऊ आणि मग basic अह concepts clear करू. पण तरी ते जे व्हायला हवा ते तर झालाच नाहीए. पण तरी मग जरी, जरी तरी गेले आमचे असेच दिवस online मध्ये आणि पुन्हा online अह मधून offline मध्ये convert झाल्यानंतर. मग अह वाटलं की अरे नाही college life अशी असते. अच्छा-अच्छा! थोडंसं समजायला लागलं होतं. आणि मग Teachers तेव्हा समजले practicals च्या वेळेस की अरे नाही, हे पण चांगलेत. कारण त्यांनी आम्हाला बरंच समजून घेतलं होतं practicals च्या वेळेस. म्हणजे help करायला येयचे.

विचारायचे काय हवय का. हे असं-असं आहे. हे

खूप जास्त. काही-काही students ने teachers चा करून ठेवलेला होता. त्यांच्यामुळे आपल्याला पण खूप सगळं face करावं लागलं. खूप suffer करावं लागलेलं.

आणि मग जेव्हा नवीन माझा तर तुला सांगते मी जेव्हा असं नवीन college मध्ये असं entry केलं म्हणजे हे बघ अह मी माझ्या tenth ची exam. Last paper झालाच नव्हता कोरोनामुळे

तर मग मी अह जेव्हा first time म्हणजे असं lockdown वगैरे उघडल्यानंतर. माझी eleventh, twelfth lockdown मध्येच गेली. FY ला जेव्हा, जेव्हा मी college मध्ये गेली ना, तेव्हा मला समजलं की अरे college च असं हे राहतं. But मग ते कसं अगं, दीडदोन वर्ष घरी राह्यलेलो ना. असं अचानक असं crowd मध्ये गेलं, college मध्ये गेलं. तर मला सुरवातीला तर खूप uncomfortable वाटायचं म्हणजे असं

आणि आता FY ला, मग मला खूप difficulties आल्या अगं. नीट म्हणजे कसं समजायचं पण नाही. But मग नंतर classes वगैरे लावले हळू-हळू. आता सगळं व्यवस्थित आहे.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

जे काही friends म्हणजे, मला कधीच काही वाटलं पण नव्हतं कि ह्यांच्याशी माझी ओळख होईल. ह्यांच्याशी एवढा bond वाढेल. असे काही नवीन-नवीन म्हणजे वेगवेगळ्या अह गावावरून येणारे तिथे येयचे ते ही काही माझे मित्र झाले. आणि त्यांच्याकडूनही मला बरंच काही शिकायला भेटलं. College मध्ये जाऊन

आपण कोणाला~ आपण कोणाला ना त्यांच्याशी बोलत नाही किंवा त्यांना भेटत नाही. त्यावरूनच आपण judge करून घेतो.

पण मग जेव्हा आपण त्यांच्यात राहायला लागतो ना की नाही-नाही अरे-अरे चांगलेत हे असं.

एकमेकांना friends ची खूप गरज लागते अगं. हो, हो, हो. खरंच! खूप गरज लागते. तेच की friends मध्ये जेव्हा आपण मिसळतो तेव्हा आपल्याला बरेच काही शिकायला भेटतं. म्हणजे

हो आणि college मध्ये ते friends सोबतची मस्ती. Class bunk करणं

आम्ही तर बरेच class bunk केले. म्हणजे आमचा

Private class होता तर तो class

तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि मी एकटी leader होती ना. की नाही चला-चला आपण जाऊ. आणि sir बोलणार. मग आम्ही निघालो सगळे. आणि मी पुढे एक number. आणि अह पळत होतो. पूर्ण class बाहेर आला. आणि gate च्या जवळ थांबलो. तेवढ्यात आमचे एक sir आले. जे सगळ्यात strict sir होते. मग अह ते मला बोलले काय गं? म्हणे कुठे चालले सगळे? म्हटलं sir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 मग अह sir बोलले काय आम्ही शिकवत नाय का? आणि तुम्ही private classes लावताय एवढं fees pay करता असं-तसं झालं sir च lecture मग म्हटलं ठीक आहे, ठीक आहे. म्हटलं sir sorry आम्ही जातो पुन्हा class मध्ये. आणि मग काय सगळा class निघाला परत return. आणि मग नंतर अह त्या ma'am परत बोलल्या. मला बोलावलं म्हणे, इकडे ये गं. म्हटलं काय ma'am? म्हणे अह काय म्हणे पूर्ण class धरून कुठं चालली होती? म्हटलं ma'am असं-असं class आहे. त्या ma'am ने पण मला झापलं. पण मग त्यानंतर ma'am ला समजलं की नाही. खरंच त्यांचा class असतो. कारण त्याकाळी असं व्हायचं की अह बरेच मुली आणि मुलं आहेत ना, classes च नाव करून. किंवा घरी जायचं नाव करून. किंवा आजारपणाचं नाव करून बाहेर पळून जायचे. इकडे-तिकडे मग फिरत बसायचे

हा, वेगवेगळे परिणाम व्हायचे त्याचे. मग त्यामुळे मग नंतर ma'am ला समजलं की अरे नाही. हे बरोबर सांगत होते.

आमचं college मधलंय आम्ही तुम्हाला एवढं शिकवतो. हे सोडून तुम्ही private classes लावतात. आणि त्यानंतर तिथे एवढी fees pay करता. आणि तिकडे जाता शिक्षणाला.

हे जे राहतं ना की त्यांच्यापासून लपवणं. सांगूच नका तुम्ही की आम्ही private classes लावलेत.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 हो, हो, हो. पण छान होती म्हणजे college life म्हटल्यावर आपलं मला तर पूर्ण नाही जगता आली की पूर्ण college life अशी असते. पण मग जेही जगले ते छान आणि COVID मुळे आम~ आम्ही, आमचं- आमच्या group मधला एक मित्र पण गमवलाय. म्हणजे अगदी अह काही काळात थोडं offline झालं होतं. त्यामुळे आम्ही close आलो होतो. आमचा group बनला होता. आणि आधीपासून तशी ओळख होती. पण मग तरी मग थोडंसं offline झाल्यानंतर एकत्र मग अह lectures ला बसणं. किंवा canteen मध्ये जाणं. किंवा practical ला एकत्र असणं. आणि त्यानंतर पुन्हा COVID वाढला. आणि COVID मध्ये मग आम्ही सगळे पुन्हा ज्याच्या-त्याच्या घरी गेलो, रहायलो. आणि त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला अशी खबर आली की अह तो मुलगा आता आपल्यात नाहीए. मग आम्हाला एवढं वाईट वाटत होतं की अरे आपण आपल्यातलाच आपला मित्र, तो आपल्यात नाहीए. आणि आता आपण त्याच्याकडे जाऊ पण नाही शकत. असं खूप, खूप. त्यामुळे अरे नाही अरे. सवय होऊन गेलेली असते आपल्याला त्या व्यक्तीची. तसं नसलं ना, कि खूप खंत वाटते. माहितीय का? हो, हो. मग आम्हाला किती दिवस आम्हाला असं म्हणजे Believe व्ह्याचच नाही कि अरे अह हा नाही आहे आपल्यात. साधं बसणं-उठणं बी असलं तरी आठवतं की नाही अरे आपण सोबत बसायचो, उठायचो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

Life आहे ना म्हणजे हे जे दोन-तीन वर्ष असतात ना. Golden days माहिताय तुला.

अन नंतर आहे ना हे days च असं कोणी कितीही पैसे कमावुदे. पण हे days कितीही पैसे देऊन नाही येत अगं. खूप म्हणजे खूप priceless days असतात हे.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

तर तेव्हा, ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला आठवतात ना, की तेव्हा खूप म्हणजे

हो, हो. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. म्हणजे आम्ही, मी जेव्हा मागे school सोडली. आणि त्यानंतर school ला कसं तेच timetable असायचं. सकाळी लवकर उठायचं. Tutions करायचे. त्यानंतर मग अह school ला जायचं. मग अकरा ते किंवा बारा ते पाच, continue अह ते classes करायचे. आणि ते झाल्यानंतर पुन्हा घरी येयचं. बस एवढंच होतं. मग ती डब्याची सुट्टी वगैरे ते रहायचं. पण तसं college मध्ये नव्हतं. College मध्ये म्हणजे अगदी अह lectures असायचे. वेगवेगळे ते मोठे-मोठे books जेव्हा मी college अह school मधून College ला आली. आणि त्यानंतर बघितलं, अरे बापरे आपल्याला एवढा अभ्यास करायचा आहे. बघितलं तर books एवढे मोठे-मोठे. आणि सगळे म्हणजे अगदी जे काय parts होते एका book मध्ये, तर हे college मध्ये येऊन त्या त्या part चे मोठे-मोठे books वेगवेगळे subjects झाले होते. त्यामुळे अभ्यासाची पण भीती होती. पण त्यानंतर हळूहळू समजलं म्हणजे अगदी general knowledge पासून तर आपण माणसाने आपली life कशी जगायची हे ही मला आपल्या college life नेच मला शिकवून दिलंय. नाही अगं college life मध्ये ना खूप अगं खूप शिकायला भेटतं. आपला confidence पण खूप strong होतो.

हो, हो, हो. म्हणजे जी कधी मुलगी अह मला वाटायचं की अरे नाही ही हि चांगली आहे. किंवा असं म्हणजे ठीक आहे, okey, okay. पण मग, त्यानंतर college life मध्ये पण त्यांचे काही सुप्तगुण आहेत. ते बाहेर आले. जे कधी school मध्ये नव्हते आले. ज्या मुली कधी-कुठेच असं म्हणजे अश्या बाहेर यायचा नाही, तर त्या मुली college मध्ये येऊन त्यांचे वेगळे रूप दिसायला म्हणजे असं दिसले मला ते.

ती दिसायला म्हणजे एकदम अशी अं अह हे normal girls सारखे नव्हते. तिचा असा एकदम मोठा चष्मा आणि एकदम साधं वगैरे राहणं. कोणाशी जास्त बोलणं नाही. Sincere नाही म्हणता येणार अगं

तर मग तुला सांगते मी तर अह जेव्हा आमचा अह result लागला ना First sem चा

First sem मध्ये तिने top केलेलं, माहितीय तुला? आम्हाला तर

हो, कोणत्याही गोष्टींवर trust नाही करून ठेवायचा. हो, हो, हो. म्हणजे मुली सांगत नाही तर आम्ही अभ्यास करतो. हे पण अनुभव आलेत की आपण paper ला गेलो आणि अह सांगतात ना मुलं की मी अरे काहीच नाही लिहलं. मी काहीच नाही लिहलं. आणि त्यानंतर

अरे असंच राहतं अगं. कोणीच सांगत नाही. म्हणजे जे, तुला सांगते शंभर जर लोकं आपल्याला ओळखीचे असले ना. त्याताचातले तुला सांगते आह दहा ते पाचच जण जे असतात ना जे close असतात. जे आपल्याला खरं सांगतात.

हो, हो. अगदी बरोबर आहे.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

Canteen मध्ये जाऊन बसायचं हो, हो, हो. आम्हीतर माझे pappa च माझ्या

आता जर पूर्ण class च आपला group राहिला ना, तर एखाद्या sir च्या lecture ला नाही बसायचं ना. तर नाहीच बसायचं. आम्ही पण तेच करायचो.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 ते दोन-तीन girls होत्या ना. Teachers चे चमचे म्हणून वाग आपण.

आम्ही कोणीच नसायचो. फक्त ते एक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

पोरी असं म्हणजे खूप teachers च्या चमच्या. खूप sincere पोरी अश्या. पण खूप वेगळी मस्करी चालू असायची त्यातपण.

हो. आमचा पण असाच किस्सा झालेला की आम्ही दोन-तीन दिवस झाले आणि college start झालेलं होतं. आणि आमचं maths two च first lecture होतं. आम्हाला maths one ला वेगळे sir आणि maths two ला वेगळे sir होते. हम्म आणि maths one चे तर छान sir होते. अगदी म्हणजे एकदम शांत माणूस होता तो. आणि त्यानंतर maths two म्हटलं की थोडंसं hard होतं. मग अह आम्ही सगळे back benchers ना आधीपासूनच मग आम्ही मागे बसलेलो. आणि मागे आमच्या गप्पा चालू कारण आधीचे जे lecture झाले होते, आम्हाला कधीच कोणी काय बोललं नव्हतं. की तुम्ही शांत बसा. आणि आमच्या books पण check केल्या न्हवत्या. ठीक आहे येयचे विचार

अह Idea च नव्हती की हे sir अशे, अशे, अशे आणि त्यानंतर आम्ही मग मागे full मज्जा चालू. मुलांची, मुलींची. अह friends मध्ये गप्पा मारतोय. कोणाला तरी चिडवतोय. ते chalks वगैरे मारतोय. आणि अह मग त्यानंतर sir नी पकडलं. म्हणे सगळ्यांनी, मागे काय चालू आहे म्हणे? मग अह तेव्हा काहीच कोणी response दिला नाही. तेव्हा ते सगळे गप्प बसले.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 आणि अह मग अह आ~आम्ही सगळेत ना, आम्ही एवढे अह वात्रट होतो. सगळ्यांनी सगळ्या subjects ला एकच notebook केलेली होती. आणि प्रत्येक लोकं मागून start करत होते. मागून पुढचे पानं भरत होते.

Sir बोलले की दाखवा म्हणे किती लिहलं, काय लिहलं. काय अह queries आहेत का तुम्हाला? बघू म्हणे. मग अह आम्ही बघत होतो.

करतायत? कोणाचं check करतायत? हे असं-तसं. मग एक-दोन मुलांचं केलं check. आणि sir त्यांना खूप-खूप ओरडले. खूप ओरडा खालला त्यांनी आणि त्यानंतर मग आले sir माझ्याकडे मग मी अगदी केविलवाणं तोंड केलं आणि एकदम असं innocent सारखं. Sir म्हटलं, अह मला समजतंय म्हटलं आणि त्यानंतर उलटे जरा questions केले. म्हटलं हो Sir हे असं असतं-तसं असतं. असच असतं. Sir मला बोलले, अरे हो. माहितीय म्हणे तुमची मागे मस्ती चालू होती. Sir नि पकडलं आणि मग बोलले होते. पण असं नाही की अह खूपच झापलं होतं. पण ठीक आहे. Sir नि समजावलं की अरे तुम्ही हे पण करा ते पण करा. पण अभ्यास पण करा.

आमचं काय झालेलं, अह आमचा जो group होता ना, म्हणजे पूर्ण class आमचा group होता, असं म्हटलं तरी चालेल.

आमचं कसं असं, आता पोरं ना मस्ती करत होते. आणि आमचे जे sir होते ना थोडेशे cool होते. But मग त्यांना अह असं म्हणजे थोडं अह थोडं असं strict होते.

आता मोकळा गेलेला बोल, मोकळं बोलायला गेलं म्हणजे एकदम hot होत्या त्या. आणि पोरं तर तुला माहिती आहे कसं राहतात, पोरं.

छेडतात वगैरे. तर मग आमचा तोच विषय चालू होता. त्या दिवशी खूप मस्ती झालेली. मग सगळे बडबड करत होते.

Sir ना दोन दिसले. ज्यांचे sir ची त्यांचा~ त्यांच्यावर होती ना. ते दोन दिसले sir ना. Sir नी उठवलं. Sir मग त्यांना खूप बोलले. आणि त्यांना म्हणले तुम्ही बाहेर जा म्हणे.

लगेच principal आले. आणि ते बोलायला लागले की हे काय म्हणे पूर्ण class म्हणजे अजून सगळे इतका जोराने ओरडले आम्हाला की sir नी आम्हाला बाहेर काढलेलंय म्हणे. अरे बापरे म्हणजे पूर्ण class च तर अह गुन्हेगार

अह पूर्ण class च बाहेर. अशे ते दिवस आठवतात ना, खूप हे होतं. हो, हो, हो. खूप छान होते. तेच ना, अरे आमचं पण, आणि main म्हणजे आमची जेव्हा exam होती, तर मग सगळ्यांचं COVID नंतरचीही आमची first exam होती. त्यानंतर प्रत्येकाला असं भीती होती मनात की कशी जाणार exam. काय जाणार? त्यामुळे मग अह सगळ्यांना असं paper च्या आधीच खूप सारं tension. आणि मग ते discussion जेव्हा व्ह्याचं ना आमच्यात, ते अगदी म्हणजे अगदी